त्यादिवशी माहीत आहे, ते कितीतरी minute बोलली यार पंधरा-वीस minute म्हणते अं आत्तू म्हणते मला तुझ्या गावी यायचंय म्हणते. ए Mummy,

आवाजच गेला तुझा अर्ध्यातनंच, तुझं network चं खूप problem आहे वाटतं.

हवा येत आहे आणि नाही का, हो काय त्यादिवशी अं म्हणजे जयंतीला कधी कधी पाणी वगैरे येते आता त्याचा मौसम झाला आहे. पाणी येण्याची शक्यता आहे. काय गं, आवाजच येत नव्हता तुझा. मी म्हंटलं कधी कधी जयंतीला पाणी येते. आणि पाणी येण्याची शक्यता आहे. खूप वारा सुटला. हो, त्याच्यामुळेच अं ढगाळ वातावरण झालं असेल ना म्हणून अं network चा problem येतो. हो हो हो, तेच तर. network चा problem येऊ लागला आता.

हो. चल ठेऊ का मग? हो.

पण तिची सवयी तोडाव्या लागणार. क्षणभर उसाचा ताकत त्यो म्हणला. पण परत सावरून उठला आणि गप्पा मारत आत शिरला.

मोठा मुलगा निल आणि त्याची बायको जानकी समोर घेऊन त्यांच्या पाया पडली. राघवानं आश्चर्यचकित होऊन त्याला जवळ घेत विचारल.

त्यांचा दुसरा मुलगा मधुर आणि त्याची बायको अस्मिता दोघांंनी त्यांना विचारलं. बाबा कसं वाटलं surprise तसे राघव त्‍यांना डोळ्यानं दोघांना जवळ घेऊन, तर खाऊन म्हणले फारच छान. कीती करता रे आमच्या साठी मधुर म्हनला तुम्ही इतक्या झणासाठी करता बाबा, आता तुम्हाला तृप्त झालेल पहायचं आहे. त्या क्षणासाठी सगळं करायच आहे. मग स्वरूपा पुढे झाली. अहो नील जानकी कालच आली. तुम्हाला आज ऑफिसमधून आल्यावर surprise द्यायच म्हणून हॉटेलात उतरली.

तो घाला जानकी म्हनली. बाळुला थांबवून घेत स्वरूपा जानकी अस्मिता आत वळल्या. नातवंडांचे लाड करून राघव बेडरूममध्ये गेले सुखाच्या अत्युच लहऱ्यांनी

fresh होऊन पलंगावर ठेवलेला shirt उलघडला. फिक्या निळ्या रंगावर पांढऱ्या रेषा हा त्यांचा आवडीचा pattern होता. तो घालून सेंट फवारला.

एवढयावरच आटोपले की काय. तशी स्वरूपा म्हनली आता तुम्ही retired झाले, खान्‍यावर control ठेवायला पाहिजे आणि आता तुम्ही माझ्या तावडीत सापडले आहात. त्यामुळे मी देईन आणि जे देईन तेवढंच तुम्हाला मिडेल. अरे बापरे! हा तर मोठा तोटा झाला. याचा तर विचारस केला नव्हता. सगळे हसले. त्यांच्या फिरतीच्या कामामुळे खूप वेगळ्या वेगळ्या ठिकाणचे वेगळे वेगळे पदार्थ खायला मिळायचे. ठीक ठिकाणचे famous पदार्थ घरी घेऊन यायची त्यांना हौस व्‍हती. लोकही काही खास पदार्थ घरी पाठवून द्यायचे. आता हे सगळे संपणार व्‍हतं. सुदैवान कोणाला आजार नसल्यामुडे खाण्यावर बंधन नव्हती.

शेवटी स्वरूपा आलेच ह म्हणून तिथून निघून गेली. तेव्हा राघव बुचकुळ्यात पडलं. बाळा अजूनही तिथेच होता. त्याला का थांबवून घेतले हे दोघांनाही कळत नव्हते. खोल्यांमधून गडबडीचे आवाज ऐकत दोघे गप्पा मारत बसले. गप्पा अर्थातच ऑफिसच्याच व्‍हत्या. तेवढयात एक van आतमध्ये येऊन मागच्या दारी उभी केल्याचे त्‍यांना त्यांनी पहिले. घाईतच मधुर तिकडे गेल्याचंही लक्षात आले. असे काहीतरी म्हणत परत दोघ गप्पा मारु लागले. लवकरच गच्चीवरून कोणाचे चालण्याचे बोलण्याचे आवाजही कानी पडू लागले.

गच्चीवर आलीशान मंडप उभारला होता. त्याचे सगळे नातेवाईक, मित्र मंडळी office मधले लोकही हजर होते. एका मोठ्या राजेशाही खुर्चीवर बाबा बसलेले पाहून राघवांना एकदम भरून आलं. धावतच ते त्यांच्या पाशी गेले. बाबाच्या थरथरत हाथ राघावांच्या फिरला तेव्हा त्यांना आलेल्या उर्मी तिथल्या सगळ्या माणसांच ठेवून घेऊन गेले. नील, मधुरला राघव म्हणले. हे खरंच gift दिलय तुम्ही मला. वाहवाह म्हणले. माहीत आहे. आजोबांनी पाहिलं की आनंद होतो तुम्हाला म्हणूनच त्यांना गावाकडून कालच आणून मी रूम वर ठेवल होतं मधुर म्हणला. काकांची घेऊन राघव पाहून बाकीच्‍यांकडे वळले. लोकांच्या गाठी भेटी, गप्पा, शुभेच्छा खाने-पिणे चालू राहिले. उत्साहाने ओसंडलेल्या वातावरणात सगळ्यांच्‍याच आनंदाला उधान आलं व्‍हतं. तृप्त नजरेने आजोबा काका आपल्या पोराचं मनुष्य वैभव, धन वैभव, कीर्ती वैभव न्‍याहळत होते. सगळं असूनही जमिनीवर पाय ठेवून उभा असलेल्या मुलाबद्दल त्याला अभिमान वाटत होता. हळूहळू party रंगत होती. तशी नंतर एकमेकांचे निरोप घेत ओसारण गीत दोघा मुलांना जवळ घेत राघव म्हणाले. मुलांनो आजच्या surprise बद्दल खूप धन्यवाद. खूप सुंदर संधी दिली तुम्ही मला. कीती मेहनत केली. स्वरूपा तू त्‍यांना सामील झाली. कुणी काही सुगावा लागू दिला नाही. बाबा आणि काकांना पाहून लहान झाल्यासारखं छान वाटलं. राघवानी केलेल्या कौतुकानी सगळे आनंदी त्यांच्या लाघवी स्वभावामुळे प्रत्येकांला त्यांच्या सारख काही कारावास वाटायच. भारावलेल्या वातावरणात रात्र चढत गेली. प्रत्येकजण आपापल्या समाधानाच्या कप्यात डोकावून झोपेत अधीन झाली. प्रत्येकाचे समाधान वेगळयावेगळ्या पातळीवरचे होते. अस्मिता, मधुर आणि नीलला कार्यकम पूर्णपणे यशश्वी पार पडल्याचे बाबांंना आनंद दिल्याचे समाधान होते. जानकी, नीलला भारतात येऊन सगळ्यांची भेट झाली याची आनंद महत्‍त्‍वाचा. स्वरूपाला आता राघवची वळवळ थांब थांबवणार आणि या विश्वाच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात होणार याचा आनंद व्‍हत होता. स्वरूपाला आता राघवची वळवळ थांबणार आणि या आयुष्याच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात होणार याचा आनंद व्‍हत होता. तसेच मुलांनी नियोजित केलेल्या कार्यक्रमाचे कौतुकही व्‍हते. बाबांनी मुलांसाठी पाहिलेले स्वप्न सुफल संपूर्ण झाल्याच समाधान मिळलं होतं. लहान मुलांना आई बाबांचं लक्ष नसल्याने यथास्तीत icecream चोपता आल्याचा आनंद व्‍हता. राघवानी मित्र मात्र रित्व ची भावना गेली होती. माणसांची आवड असलेले राघव जाणून होते. हा जो समारंभ झाला हा शेवटचा. यानंतर एवढे मानसं आपल्या आयुष्यात राहणार नाही. प्रत्येकजण आपल्याला आपत गुंतत जाणार ही जीवनाची रीत हाय. अधूनमधून मुलंं, नातवंड आणि आता तर अजूनच सावलीसारखी असणारी बायको एवढंच विश्व हळूहळू आपल्याला पलीकडच्या तिरेला लागेपर्यंत राहणार. उदासखीन्न झालं त्यापरि प्रीतेपणाला अजूनच गोदडं करुन गेली. पण तेवढ्यात आपल्या बाबांचा पसारा त्याच्या डोळ्यासमोर आला. पूर्ण गावाचं त्‍याचं होतं आणि ते गावाचे हिरव्या स्वप्‍नांच्या स्पर्शाने राघव भानावर आले. आरे केवढं मोठं समृद्ध विश्व आपल्या समोर उभं हाय. निसर्ग स्वप्न आणि आध्यात मार्ग हे दोन्‍ही एकमेकांना पोषक हाय. निसर्ग तुम्ही जगायला लागता, तेव्हा तुमची आध्यात्मिक उन्नती झाल्याची ती खून असते. आता राघवाचा समाधानाचा कप्पा पूर्ण भरला. समाजाने जे काही आपल्यासाठी केले त्यासंधर्भात कृतज्ञता ठेवून आपण समाज ऋण फेडायला पाहिजे. या जाणिवेसरशी त्यांनी उद्याच्या या विश्वावर बोलायचा निश्चय केला. आणि ते समाधानी झोपुन गेले. खूपच सुंदर क्षण दिले तुम्ही मला. किती मेहनत केली.

प्रत्येकाचे समाधान वेगळयावेगळ्या पातळीवरचे होते. अस्मिता मधुर आणि नीलला कार्यकम पूर्णपणे यशश्वी पार पडल्याचे

सगळयांची भेट झाली याचा आनंद व्‍हत होता. स्वरूपाला आता राघवची वळवळ थांबनार आणि आयुष्याच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात व्‍हनार याचा आनंद व्‍हत व्‍हता. राघवानं मात्र रितपणे रितेपणाची काळजी लागली होती. सवयीप्रमाणे ची झुळूक स्पर्श करून गेली. आणि राघवांची साखर झोप चळवळली. पहाटेच्या थंडाव्यात ऊबदार पांघरूणात पडून राहायच सुख आन दिवसाच वेळापत्रक ठरवायचं. त्यांच रोजच नियम होता. पण आता काय ठरवायचं? खूप छान वाटत राहिलं. त्यांना आता कुठले नियम बांधून घेण्याची गरज नव्हती. पण मग हेही लक्षात येत गेलं, की जेवण हाय. आपलं हिरवं स्वप्न मोडायच त्यांनी ठरवलं. मांडायच त्यांनी ठरवलं. वडीलही समोर होते. ही बाब फार छान होती. असंच पडून राहणं त्यांना कंटाळवाणं झालं. हाडाच्या कामाच्या माणसाला पडून राहणं ही एक शिक्षाच असते. राघव पांघरून दुडकळून खिडकीशी आले. बाहेरची सुंदर फुललेली बाग बघत राहिली. शेतीच्या हिरव्या स्वप्नांची तहान त्यांनी या बंगल्या समोरच्या चौकोनी तुकड्यावर भागवली होती. नाना तऱ्हेची फुलंं, फळ-झाडं आणून लावली होती. फिरतीवर जावे लागायचे त्यामुळे कुठे नाही नवीन दिसले की ते झाड घरी घेऊन यायचे. रविवारी सकाळी माळ्याबरोबर बागेत ते स्वता काम करायचे. रंगीबेरंगी बागेतल्या झुल्‍यावर शांतपणे झुलायला त्यांना फार आवडायचे. अद्रक घातलेल्या चहाच्या वासाने ते एकदम भानावर आले. शेजारी स्वरूपाच्या हातचा कप हातात घेऊन उभी होती. सगळ्या अजून झोपले आहेत. दोन चार दिवस खुपच दगदग झाली. झोप उघडू नये म्हणून चहा इकडेच घेऊन आले स्वरूपा म्हणली. राघव हसून तोंड धुवून आले. दोघे खिडकीशी उभ राहून चहा पिऊ लागले. स्वरूपा आजपासून आपल्या आयुष्यच नव पर्व सुरू झाल. आपण तर आधीपासूनच या पर्वाची आखणी केली होती. पण सगड आपण ठरवू तस होईलच अस नाही. काही सुखद घटना आपल्या समोर उभ्या असतील तर काही दुखद घटना. आहो जे होईल ते होईल. आपण बघून घेऊ. आता आपण जास्ती आणखी आणि विचार दोन्ही करायच नाही. मुक्त जगायच. जे पाहिजे ते करायच. आता पर्यन्त आयुष्यात आपण इतक भरभरून जगलो आहोत की आता कुठलीही इच्छा शिल्लक नाही.

एवढ स्वप्न उरल हाय. ते कीती काळ मिडल त्याची तमा नाही. तुझ वाक्य आवडल. खरच आपण खूप भरभरून जगू. आता निरमुक्त जगू. हसत हसत राघव म्हणले. वाह तुमच हे निरमुक्त जीवन परवडणार नाही. अस म्हणत स्वरूपा स्वयंपाकघराकडे वाडली. आता घराला जाग आली होती. आबा काकाही उठले होते बागेत त्यांच्या चक्कारा चालू होत्या. जानकी अस्मिता चहाची तयारी करत गप्पा मारत होत्या. नील मधुर पोर अजून अंथरुणाने लोडत होते. स्वरूपाला पाहता जानकी म्हणाली आई चहा घेत तयार आहे. हो अर्धा कप मला ही दे आणि एक कप यांचाही काड. जनकीने कप भरून सासू जवड दिले. ओम शांती ओम च्या पुनर्जन्म गीता मध्ये अभिनय केला दशकातील वरिष्ठ कलाकाराचा मुलगा होता पुनर्जन्म हा चित्रपट दोनहजार सात मध्ये देशांतर्गत आणि परदेशात सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट बनला ओम शांती ओम ने खान ला filmfare मध्ये सर्वात कृष्ट अभिनेत्यासाठी वर्षातील दुसरे नामांकन मिळवून दिले हिंदुस्थान times मधील खाली मोहम्मद ने लिहिले हा एकत्रम शाह रुख खान चा आहे जो विनोदी उपचाकी नाटक आणि action ला त्याच्या स्वाक्षरीचे येणे साकारतो उत्कृष्ट आणि

दोनहजार आठ या romantic त्यावेळी एक नवागत होता The new york times च्या असा विश्वास होता की खान साठी दुहेरी भूमिका केल्याने होती त्यामुळे त्याला त्याची प्रतिभा प्रदर्शित करण्याची संधी मिळाली जरी मधील ने विचार केला कि या भूमिकेत

December दोन हजार आठ मध्ये दिग्दर्शक मधील एका छोट्या भूमिकेचे चित्रीकरण करताना खान ला खांद्याला दुखापत त्याने दोन हजार नऊ च्या बिल्लू चित्रपटात bollywood superstar साहिल खान भूमिका साकारली होती स्वताची एक काल्पनिक आवृत्ती ज्यामध्ये त्याने अभिनेत्री करीन कपूर, प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोण सोबत संकेत item number सादर केले

च्या slumdog millionaire दोन हजार आठ मध्ये कडे गेलेल्या भूमी काला नकार दिल्यानंतर खान ने my name is दोन हजार दहाचे shooting सुरु केले त्याचे दिग्दर्शक कारण जोहर सोबतचे चौथे आणि काजोल सोबतचे हा चित्रपट एका सत्यकथेवर आधारित आहे आणि अकरा september च्या आल्यानंतर इस्लाम बद्दलच्या भावनांच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे सौम्य एक पर्ज प्रवासाला निघतो

अपमानित न होता पीडित व्यक्तीचे अचूक चित्रण प्रधान करण्यासाठी खान यांनी पुस्तके वाचून video पाहून आणि स्थितीमुळे प्रभावित लोकांशी बोलून त्यांच्या भूमिकेचे संशोधन करण्यास अनेक महिने घालवले release झाल्यावर my name is khan हा भारताबाहेरील आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणाऱ्या bollywood चित्रपटांपैकी एक बनला आणि खान ला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा आठवा film fare पुरस्कार मिळाला या विक्रमाची बरोबरी केली अभिनेते दिलीप कुमार सह श्रेणी जिंकले खान यांनी च्या पीडित व्यक्तीला आणि लक्षात ठेवलेल्या पुनरावृत्ती द्वारे पणे मिळालेले उत्कृष्ट कार्यप्रदर्शन आहे असा विश्वास आहे

superhit चित्रपट रावण मध्ये काम केले होते या उपशैलीतील त्याची पहिले काम त्याच्या मुलांसाठी अनुकूल आहे london आधारित video game designer च्या एक जगात पळून जाणारा एक खलनायकी पात्र करतो याला bollywood ची सर्वात महागडी निर्मिती म्हणून bill देण्यात आले त्याचे अंदाजे बजेट एक point पंचवीस अब्ज सव्वीस point अठ्याहत्तर दश लक्ष होते media coverage असूनही रावण दोन point चित्रपटाला आणि खान च्या दुहेरी भूमिकेच्या चित्र नाला संमिश्र प्रतिसाद मिळाला बहुतेक समीक्षकांनी robotic super hero जीवन म्हणून त्याच्या कामगिरीची प्रशंशा केली तरीही त्यांनी video game designer शेखरच्या त्याच्या चित्रनावर टीका केली त्याच्या कामगिरीमुळे त्याला समीक्षकाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला times of india चे निखत काझमी म्हणाले south command मध्ये राहतो आणि कधीही नाट्यमय sequence द्वारे किंवा action content द्वारे कधीही आपले पाऊल गमावत नाही

त्यामध्ये तो पुन्हा एकदा romantic भूमिकेत दिसला ज्यामध्ये कतरीना कैफ आणि अनुष्का शर्मा यांच्या विरुद्ध भूमिका होत्या full कामगिरी आजपर्यंतची सर्वोत्तम कामगिरी म्हणली परंतु खान चे त्याच्या असलेल्या कतरीना कैफ सोबत त्याच्या पहिले screen ही विचित्र होते जाब तक हे जान हे जगभरात दोन point अकरा अब्ज पेक्षा जास्त कमावणारे मध्यम आर्थिक यश होते दोन हजार बारा मध्ये morocco येथील maracus आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कभी ख़ुशी कभी गम, विरझारा आणि don two सह प्रदर्शित करण्यात आला पुढील zee cine awards मध्ये खान ने कफ शर्मा आणि चोप्रा च्या इतर अनेक भूतकाळातील नायकांसोबत यश चोप्रा यांना श्रद्धांजली वाहिली

जो हिंदी चित्रपटांमध्ये काम करतो माध्यमांमध्ये bollywood चा बादशाह आणि king khan म्हणून ओळखले जाणारे तो नव्वद अधिक चित्रपटांमध्ये दिसला आहे आणि त्याने चौदा film fare पुरस्कारांसह अनेक प्रशंसा मिळवल्या आहेत ठीक आहे आणि मला सांगा तुम्ही काही खरेदी केली आहे का? माझ्याकडे कोरोनांमध्ये पैसे नसतानाही मी फ्लिपकार्ट वर dress ची order दिली पण खूप दिवसांनी order आली तेव्हा त्यांनी Cash And delivery घेतली नाही का? नाही तेव्हा cash on delivery घेतली गेली नाही. असे का झाला नाही काही त्रास झाला का? त्यावेळी order दिल्यानंतर वस्तू पाठवली आणि नंतर जर कोणी order केला तर flipkart ला खूप त्रास होईल म्हणून flipkart वर अं flipkart वाल्यांनी cash on delivery पर्याय ते आणि order बंद केला ठीक आहे त्यामुळे बाजारात खरेदीसाठी गेला होता. होय पण या त्यावेळी बाजारात जाण्यासही विचार करावा लागला त्यावेळी lockdown असल्यामुळे मला ration भाजीपाला आणि औषधे याप्रमाणे जाण्याची परवानगी होती.

आली होती. आणि तुम्ही एकमेकांपासून एक ते दोन या वेळेचा अंतर ठेवून रात्री वस्ती खरेदी करू शकता होय त्यामुळे आजकाल online खरेदी थोडी अधिक trending आहे. लोक सर्व आवश्यक्य वस्तू order करतात ration पाणी औषधे हे सर्व online उपलब्ध होते. तुम्ही बरोबर आहात त्यावेळी online company प्रचंड नफा कमवला आणि offline दुकानदाराची मोठी नुकसान झाले आहे.

त्यावेळी बातम्यांमध्ये कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात लोकांची मृत्यू झाल्याच्या बातम्या नेहमी येत असत आणि जे उपजीवी इतर राज्याचे किंवा शहराचे नेत्यांनी अवस्था फार वाईट होती तरीही तिथे हे आहेत आणि त्यांचे कुटुंबीय हे खूप

आणि त्यांच्या कुटुंबीयांना काळजी वाटू लागली आणि सर्वात वाईट परिस्थिती बेघर लोकांची होती ज्यांच्याकडे घर आणि बाग नाही ते कधी bus stand किंवा रेल्वे stand मध्यभागी राहत होते. तर कधी रस्त्यावर आणि मग हा कोरोना lockdown झाला पोलीस आणि बाहेर पाहिलेल्या प्रत्येकाला मारायला सुरुवात केली होय दुसऱ्यांना Mask ने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. mask घातल्याशिवाय कोणीही कुठेही जाऊ शकत नाही. तर मास्क नाही sanitizer आहे. तुम्ही जिथे जाल तिथे sanitizer तुमचे हात स्वच्छ करा एक ढिकान सोडे आणि दुसर्या ढिकानी जा आणि पुन्हा हात

sanitizer जर आम्ही असल्याचे दिसत आहे तुम्ही तुमच्या draving licence आणि helmet जवळ नकल कोरोनाची बाहेर पडण्यात sanitizer आणि mask घालायला विसरू हा हा तेव्हा एकतर hemlet किंवा mask चांगले होते होय मी बाहेर गेल्यावर माझ्या मुखवटा कुठेतरी कळलं मला mask घालण्याबद्दल थोडी चिंता वाटते मी ते फक्त तेव्हाच जेव्हा मला पोलीस दिसतात किंव्हा गर्दीच्या ठिकाणी मी थोडे पुढे गेला आणि पोलिसांना ते पकडलेले दिलेले घेतले आणि मी ते शोधू लागतो मुखवटा

आणि परत माझ्या बागेत ठेवते ठेवले नाही होय ते मला अजिबात आवडते नाही कारण माझ्याकडून नोकरी नव्हती आणि माझी खोली जेल सारखी होती आणि मी त्याच्या प्रमाणे होते होय सुरुवातीला lockdown मुळे लांबची सुट्टी मिळाल्यांच्या आनंद झाला पण काही दिवसांनी संपूर्ण जग एका खोलीत अडकल्यासारखे वाटले ठीक आहे आणि मला सांगा तुम्ही काही खरेदी केली आहे का?

तेव्हा त्यांनी cash on delivery घेतली नाही का

नाही म्हणजे तुम्हाला माहीत आहे की शेजारच्या घरात कोरोना virus ची चाचणी positive आली आहे म्हणून कोणालाही आत प्रवेश दिल गेला नाही आणि संपूर्ण परिसर मोठ्या अं gate gate ने बंद करण्यात आला,

होय बाहेरून कोणी आत येऊ शकत नव्हते आणि आतून कोणी बाहेर जाऊ शकत नव्हते, मग तिथे ration औषधे भाजीपाला वैगरे कस काय आला की सगळ्यांना भूक लागली होती. नाही सरकार कडून सर्व आवशक्य वस्तु जहारत उपलब्ध होत्या इथिल प्रत्यकाची कोरोना चाचणी करण्यात आली आणि जे बाहेर आले त्यांना चौधा दिवस घरापासून वेगळे ठेवण्यात आले.

त्यांना औषध देण्यात आले आणि काबा खराब झाल्यास त्यांना रुग्णालयात नेण्यात आले.

होय मी ते बातमी वर पहिले त्याला काही प्रश्न विचारून आणि त्याचा वाटा देईल होय तो विचारतो तो विचारते मला राजकीय केंद्रात उत्तर दिले कर्क रोग पूर्ण पणे का निघून जातो आणि सर्व कर्करोगांच्या पैकी नाही तेव्हा प्रगती आणि पुनर्वृत्ति होते जरी बहुतेक कर्करोगाच्या पैकी मरतात काही करतात ते एक प्रभावी झाले नाहीत किंवा उपचारानंतर जगण्यासाठी पुढे बदलू शकते मग ज्या कर्करोगाच्या पैकी पुन्हा उपस्थित राहण्यासाठी विस्तारित आणि विभाजित केले जाऊ शकते. कर्करोगामुळे शरीराचे नुकसान होते का? एका कर्करोगाच्या पेशी जगा आणि पोषक द्रव्य घेतात जे निरोगी अवयव अनंत वापरचे परिणामिक निरोगी अवयव यापुढे कार्य करू शकत नाहीत इतर लोकांसाठी उपचार वृत्ती होऊ शकते कर्करोगाचे शेवटचे टप्प्यात शरीरात वेगवेगळ्या भागामध्ये समस्या असू शकते. तुम्ही कर्करोग कसा कमी कराल? की अशक्तपणा आणि थकवा, बहुतेक वेळा झोप झोपणे हे आवश्यक आहे बहुतेकदा दिवसाचा बराचसा वेळ अंथरुणावर किंवा विश्रांतीमध्ये घालवतो वजन कमी होणे आणि स्नायू वाया जाणे किंवा कमी होणे थोडीशी किंवा अनुपस्थिती भूक आणि द्रव्य पिण्यात केव्हा गेल्या त्रास होणे बोलण्याचे आणि लक्ष केंद्रित करण्याचे क्षमता कमी होणे भूतकाळातील महत्त्वाची कामे करण्या बाहेरील